शाॅप आहे शाॅपा मध्ये जनरल आयटम आहेत एक कंप्युटर पण आहे मग तिथे माणुस खाली वाकुन कायतरी करत आहे अ तिकडे बास्केट बास्केट बाॅल अ बास्केट आहे त्या बास्केट मधी टोमॅटो काय काय अ सफरचंद काय काय तिथ.

अ तीन बायका आहे एक मु मा एक मुलगा आहे बसलेला आहे खाली बसुन एक बोट आहे त्या बोटाकडे अ सगळीकड झाड झाड झाड आहे झुडपं निसर्ग निसर्ग दिसायला बघायला पण छान दिसायला ग्रिनिष्ठ दिसायला पाणी सगळीकड अ खालती तिथं माती आहे माती आहे वरती ढग दिसायला --